या इमेज मध्ये एक सलुन दाखवलेला आहे आणि त्या सलुन चे नाव--

या इमेअज मध्ये एक नाव दाखवलेल आहे आणि त्या साइड ला पुर्ण नदी आहे मोठी.

मोठ दगड आहे आणि त्या दगडच्या साइड ला पायऱ्या आहेत छोटे छोटे आणि पा य आणि--

दोन तीन बुल्डोझर दोन तीन जे.सी.फी. येथे थाबले आहेत आणि एक मोठ वेट ते लिफ्ट करत आहे आणि चार पाच माणस आहेत त्याच्या बाजुला थांबले.

आणि खुप जण त्या बस वरती चढलेले आहेत आणि थोडे उतरत आहेत.

एक मिरर सेल्फी घेत आहे आणि बाकीचे दोन थांबले आहेत.